असलेलं कव्हर जाड --

म भाजी विक्रेता आणि भाजी घेणारे कस्टमर दिस --

त्याच्या बाहेर गार्डन दोन गरुड आणि दोन माणसांची --

एक रोड दिसत आहे त्यावरती मेट्रो मेट्रो पूल आणि एक पूल जो आदिवासी गोर--

ह्या पिक्चर मध्ये एक घराचा एक सुंदर गेट दिसत आहे लोखंडी गेट आजूबाजूला घर मंदिर चा कळस आणि पावसाळ्यात ते पाणी साचलेलं असून ते साचलेलं पाणी दिसत आहे.